नमस्कार मित्रांनो
या स्पोकनट्यूटोरियल मध्ये आपलेस्वागत आहे
आपण पाहू किलिनक्स ऑपरेटिंग सिस्टम मध्ये एकाभाषेतून दुसऱ्याभाषेत कसेडब करावे
यासाठी तुम्हाला फक्तएक ऑडीओ इनपुट सहितहेडसेट किंवामाइक आणिस्पीकर्सचीआवश्यकता आहे ज्यास कम्प्युटरशी जोडता येईल
ऑड्यासिटी ध्वनि रेकॉर्ड आणिएडिट संपादन करण्याकरिताएक फ्री आणिओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे
ते मॅक ओएस एक्स मायक्रोसॉफ्ट विंडोज gnuलिनक्स आणिअन्य ऑपरेटिंग सिस्टम साठीउपलब्ध आहे
आपण निःशुल्क यासाइट वरूनडाउनलोड करू शकताaudacitysourceforgenetdownload लिंक मी उबंटू 1004 वर्जनऑपरेटिंग सिस्टमचा वापर करीत आहे
मी आधीच ऑडासिटी13 वर्जनडाउनलोड केले आहे आणि ते सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर द्वारा माझ्या पीसी मध्येस्थापित केले आहे
सॉफ्टवेअर उबंटू लीनक्स मध्येइंस्टाल कसे करावे यासाठी कृपया या वेबसाइटवर उपलब्धउबंटू वरील स्पोकन ट्यूटोरियल्स पहा
सर्वप्रथम तुम्हाला जे करणे आवश्यक आहे ते हे किमूळ म्हणजेओरिजिनल विडिओ एकणे
त्यानंतर स्क्रिप्ट याप्रकारेअनुवाद कराकि प्रत्येकवाक्याचे नरेशनटाइम तोच असावा किंवा त्यापेक्षा कमी जो मूळस्क्रिप्टमध्ये त्यावाक्यासाठी आहे
हे प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला टिप्पणी काढल्याने करता येऊ शकते
जर तुम्ही हे प्रत्येक वाक्यासाठी करू शकत नाही तर तुम्ही हे दोनवाकये जोडण्यासाठी वापरू शकता
म्हणजे जरी पहिल्यावाक्याच्या शेवटी काही ताळमेळ नसला तरीतो सिंक दुसरे वाक्य पूर्ण होताना बरोबर व्हावा
काहीशब्द किंवावाक्य ओरिजिनल मधून स्कीप होणे संभव आहे
परंतु त्याचा अर्थ बदलणार नाही याची खात्री करून घ्या
आता आपणAudacityओपन करूApplications वर क्लिक करा
साउंडम्पविडियो आणिAudacity निवडूनरन करा
हे आपल्यास्क्रीनवर एकएम्प्टी प्रोजेक्ट ओपन करेल
मेनू बार वर तुम्ही विविधविकल्प पाहू शकता जसेfile फाइल एडिट एडिट व्ह्यू व्यू ट्रान्सपोर्ट ट्रांसपोर्ट ट्रॅक्स ट्रैक्स आणि इत्यादी
आपण यातील काहिंबाबत शिकणार आहोत
मेन मेनूमध्ये तुम्हीVCR कंट्रोल्स पाहू शकता - पौसे पॉज़ प्ले प्ले स्टॉप स्टॉप रिवाइंड रिवाइंड फॉरवर्ड फॉरवर्ड आणिRecord रेकॉर्ड यापुढे ऑडियो टूल्स टूलबार आहे
यात सिलेक्शन सिलेक्शन टूल आणिTime shift टाइम शिफ्ट टूल आहे ज्यांचा आपण याट्यूटोरियल मध्ये उपयोग करणार आहोत
व्डिफॉल्ट द्वारेselection टूल सक्रिय आहे
आता एक डबिंग करू
मी सिलाब वरील एकट्यूटोरियल सुरु करेन मैट्रिक्स ऑपरेशनजी इंग्रजीत आहे

आणि मला ऑडासिटी वापरून तेमराठीत डब करायचेआहे
मी आधीच त्याचे भाषांतर केलेआहे आणि वेळ वरउल्लेख केल्याप्रमाणेनोट केली आहे
आता मी येथेरेकॉर्ड करणार आहे
रेकॉर्डींगसाठी रेकॉर्ड बटनवर क्लिक करा आणि नरेशन सुरु करा
सिलाब वापरल्यानेमैट्रिक्स ऑपरेशनच्या याट्यूटोरियल मध्ये आपलेस्वागत आहे
याट्यूटोरियलच्याअभ्यासासाठी तुमच्यासिस्टम मध्ये सिलाब स्थापित करणेआवश्यक आहे रेकॉर्डिंग थांबवण्यासाठीStop बटन वर क्लिक करा
तुम्हाला दिसेलAudio टाइमलाईन वरदोनस्टीरियो ट्रयाक्स आहेत जेथेनरेशनदिसते
स्पाइक वेवफॉर्म्स आहेत
स्टीरियोट्रयाक्स मध्ये डावीकडेएक सिंगल लेबल एरिआ आहे तसेच दोनवेवफॉर्म्स उजवीकडे आहे
जे दोनइनपुट चॅनेल आहेत लेफ्ट चॅनेल आणि राईट चॅनेल
पूर्णपणे एकाचवेळेत रेकॉर्ड करावे त्यामुळे तुम्हाला एक सिंगल ऑडियो ट्रॅक मिळेल
लक्षात ठेवा कि याकेस मध्येवाक्यांमध्येएक सेकंद थांबावे
आता प्रत्येकवाक्याच्यासुरुवातीच्याक्लिपला छोट्याक्लिप्स मध्येविभाजित करा
ऑडियोट्रयाक्सनाक्लिप्स मध्येविभाजित करण्यासाठीCTRLI शोर्टकट आहे
मी येथेऑडियो स्प्लिट करेनक्लिप ट्रैक वर स्लाइड करा वाक्याची टाइमिंग मॅच करण्यासाठी जो आपण पूर्वीनोट केला आहे
टाइम shift टूल निवडा
पहा कि कर्सर आता द्विदिशी बाण असलेला आहे
मी याटाइम वर क्लिप घेतेलक्षात असू द्या कि आपल्याला विरुद्ध दिशेला जायचेआहे म्हणजे शेवटची क्लिपने सुरुवात करून पहिली वर यायचे आहे
हे यासाठी कारण जोपर्यंत आपण जागा बनवत नाही तोपर्यंत आधीचीक्लिप स्वतःच्या जागेवरून निघत नाही
पुढील नरेशन करण्यासाठी टाइमलाइनच्या कुठल्याही एकाचैनल वर क्लिक करा
आता सुरू करण्यासाठी रेकॉर्ड बटन वर क्लिक कराआता बंदकरण्यासाठी स्टॉप बटन वर क्लिक करा
हे दुसरे नरेशन दुसऱ्यास्टीरिओट्रैक मध्ये येईल
त्याप्रमाणे तुम्ही विविध नरेशन रेकॉर्ड करू शकताजो विविधट्रैक्स मध्ये दिसेल
आता आपण पाहू कि हि सर्वनरेशंस कशी जोडावी म्हणजे मर्ज करावी किंवा त्यांनाएकाट्रैक वर कसे आणावे
टाइम shift टूल निवडा
ऑडियो क्लिप वर राइट क्लिक करून निवडा आणि त्यासपहिल्याऑडियो ट्रैकच्या शेवटी ड्रैग आणि ड्रॉप करा
असे सर्वक्लिप्ससाठी करा
आपण लेबल एरिया मध्येX बटन वर क्लिक करूनएक ऑडियो ट्रैक काढू शकतो
मी दुसराऑडियो ट्रैक काढून टाकते जो रिकामी आहे
क्लिप्सनापहल्याट्रैक वरस्लाइड करताना वेळे कडे लक्ष द्या किक्लिपचा प्रारंभ वेळ त्याचवाक्याच्याप्रारंभ वेळ सोबतमैच व्हावा जसेनोट केले आहे
एकदा आपण वाक्याच्या सुरुवातीच्या वेळे प्रमाणेसमन्वय samanvayसाधला किआपण आपलाप्रोजेक्ट सेव करू शकतो
यासाठी फाइल मेनू मध्ये जा आणिsave प्रोजेक्ट एएस वर क्लिक करा
एक डाइअलॉग बॉक्स ओपन होईल
ओक वरक्लिक करा
आता तोएक फाइल नेमसाठी विचारेल
मी हेफाइल नाव देत आहेhindi matrix operation
पुढे तेस्थानासाठी विचारेल जेथे तेसेव करायचे आहे
मी डेस्कटॉप निवडेल आणि सावे वरक्लिक करेन
हाप्रोजेक्टलाaup डॉट ऑप म्हणूनसेव करेल
शेवटी जो ऑडियो फॉर्मेट आवश्यक आहे त्यातफ़ाइनल प्रोजेक्ट एक्सपोर्ट करा जसे किwav एमपी3 आणि अन्य
असे करण्यासाठीमेनू बार वर जा फाइल वर क्लिक करा
एक्सपोर्ट ऑप्शन निवडा त्यावरक्लिक करा
ते एकाफाइल नेम साठी विचारेल
मी येथे हेनाव देईनscilab hindi matrix operation
त्याबरोबर ही जेथेसेव करायचीआहे ते स्थान दया
पुढे सेव करण्यासाठीफॉर्मेट निवडा
मीogg फॉर्मेट वरक्लिक करेन आणि मग सेव वरक्लिक करेन
पुढे तुम्हालाEdit मेटाडाटा नावाचाएक बॉक्स मिळेल
येथे तुम्हीआर्टिस्टचे नाव देऊ शकता आणि आवशक्यता असल्यासअन्य माहीतीही
ओक वर क्लिक करा
हे तुमचीफ़ाइनल ऑडियो फाइल बनवेल
एफएफएमपीईजी एक ओपन सोर्स ऑडियो आणिविडियो कनवर्टर आहेजो बऱ्याच प्रमाणितकोडेक्सचेसमर्थन करतो
तो सहज आणि सोप्या रीतीने एकाफाइल फॉर्मेट मधूनदूसऱ्या मध्ये बदलू शकतो
httpffmpegorg मधूनffmpeg साठीसोर्स कोड डाउनलोड करू शकता
डाउनलोड वर क्लिक करा
खालीस्क्रोल करा आणिउपयुक्त असेल तो निवडा
लीनक्स मध्ये प्याकेजइंस्टाल कसे करावे हे शिकण्यासाठी कृपया यावेबसाइट वर उपलब्ध उबंटूवरीलस्पोकन ट्यूटोरियल्स पहा
जेव्हा तुम्हीffmpeg डाउनलोड आणिइंस्टाल कराल तेव्हा तुम्ही सरळकमांड्स द्वारेविडियो किंवाऑडियोलाएकामीडिया फाइलशी वेगळे करू शकता किंवा ऑडियो आणिविडियोनादोन वेगळ्यामीडिया फाइल्सनाएकाफाइलशी जोडू शकता
चलाटर्मिनल विंडो वर जाऊ
मीpwd प्रेझेंट वर्किंग directoryटाइप करून Enter प्रेस करते
हि माझीप्रेसेंट वर्किंग डाइरेक्टरी दाखवते
एलएस कमांड प्रेसेंट डाइरेक्टरी मधील सर्वफाइल्स आणिफोल्डर्स दाखवते
मी तिलाडेस्कटॉप डाइरेक्टरी मध्येबदलते आणिटेस्ट करते
CTRLL टर्मिनल स्क्रीन क्लिअर करण्यासाठी आहेls हि कमांडडाइरेक्टरी मधीलफाइल्स दाखवण्यासाठी आहे
आता मी येथेकमांड टाइप करतेffmpeg i compilingडब्ल्यूएमव्ही test0ओजीव्ही i स्विच एफएफएमपीईजी ला सांगतो कि यानंतर त्वरित जीफाइल आहे तीइनपुट फाइल आहे
येथेcompilingwmv इनपुट फाइल आहे
जर i ऑप्शन सोडला तरffmpeg त्याफाइललाओवरराइट करते जेव्हा तीआउटपुट फाइल बनवण्याचा प्रयत्न करते
एफएफएमपीईजी आउटपुट फाइलच्याएक्सटेंशनच्याप्रयोगाने वापरण्यासाठीफॉर्मेट किंवाकोडेक ठरवते
पण असे आपणकमांड लाइन परैमीटर्स वापरुन सुद्धा करू शकतो
आपण यातील काही पाहू
हिकमांड विडियोलाएकाफॉर्मेट मधूनदूसऱ्या मध्येबदलण्यासाठीउपयोगी आहे
हि कमांड कार्यान्वित करण्यासाठी Enterदाबा
पण मी हे स्कीप करते आणि पुढे जाते
टर्मिनल विंडो मध्येffmpeg कमांड वापरूनमूळ स्पोकन ट्यूटोरियल मधूनविडियो घटक वेगळे करू शकता
असे करण्यासाठीटर्मिनल विंडो मध्ये हिकमांड टाइप करा एफएफएमपीईजी i functionsओजीव्ही an vcodec कॉपी test1ओजीव्ही an स्विच स्वयंचलितपणेआउटपुट मधूनऑडियो काढतो आणि फक्तविडियो कॉम्पोनेन्ट ठेवतो
test1ओजीव्ही आउटपुट फाइल आहे
Enterदाबा
आताआम्ही विडियो कॉम्पोनेन्ट वेगळा केला आहे म्हणजेविडियो मध्ये आताओरिजिनल ऑडियो नाही
चलाTest फोल्डर उघडू
test1ओजीव्ही येथे आहे
मी हिफाइल प्ले करते
5 6 सेकंदा साठी प्ले करा आता मीटर्मिनल विंडो पुन्हाक्लिअर करते
आताकमांड टाइप करु एफएफएमपीईजी i functions hindiogv माइनस vn acodec कॉपी test2ओग vn स्विच आउटपुट मधूनविडियो टाकतो आणि फक्तऑडियो कॉम्पोनेन्ट ठेवतो
हिकमांड कार्यान्वित करण्यासाठी एंटर्स दाबा
आता आपणऑडियो वेगळा केला आहे म्हणजेआउटपुट मध्ये आताओरिजिनल विडियो उप्लबद्ध नाही
आता ते चेक करुTest डायरेक्टरी पुन्हा ओपन करू
येथेTEST2oggआहे
आता हे प्ले करू
मी हे बंद करते टर्मिनल विंडो वर पुन्हा जाऊ
CTRLL प्रेस करूनस्क्रीन क्लिअर करूया
आता पाहू कशा प्रकारेओरिजिनल ट्यूटोरियलच्याविडिओ सोबतसेव केलेलाऑडियो मर्ज करता येईल
टर्मिनल मध्ये आपणटाइप करत आहोत एफएफएमपीईजी i test1ओजीव्ही i test2ओग acodec लिबवर्बिस vcodec कॉपी finalओजीव्ही Enter दाबा

ते आता एनकोड करत आहे
आता मीटर्मिनल क्लिअर करते मीTest डायरेक्टरी ओपन करते
येथेFINALogv आहे जी आपणसेव केली होती
आता हि फाईल प्ले करू
ल्ट5 6 सेक्स चालू ठेवाgtसोपे आहे नाही का160
आताओरिजिनल स्पोकन ट्यूटोरियलच्या उपलब्धऑडिओ एवजीडब केलेल्याऑडिओलाएडिटिंग प्याकेजच्या सहाय्याने वापरू शकता जसेKdenLive किनो लाइव्ह्ज आणि अन्य
आमच्या डबिंगसहयोगींसाठी काम सुलभ व्हावे म्हणून आम्हीPython मध्येएक गुई एप्लीकेशन बनवण्याच्या प्रक्रियेत आहोत जी वर दिलेल्यासाऱ्याffmpeg कमांड्सना कार्यान्वित करते
त्या आहेतExtract ऑडियो एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओ आणिMerge
यासाठीएप्लीकेशन आणि स्पोकन ट्यूटोरियल लवकरच या वेबसाइट वर उपलब्ध होईल
आतासाठी एवढे पुरेचला ह्याट्यूटोरियलचा सारांश पाहू
सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर द्वारे Audacityइंस्टाल करा
ओरिजिनल ट्यूटोरियल ऐका आणि प्रत्येक वाक्याची सुरुवातीची वेळ नोट करा
ऑड्यासिटीओपन करा
नरेशन सुरू करा आणि लक्ष द्या कि वाक्यांमध्येउपयुक्त पॉज़ असेल
आदर्शपणे सलग रेकॉर्ड करा
ऑडिओवाक्यांमध्येस्प्लिट करा
शेवटूनसुरुवातकरत नोट केलेल्याटाइमिंगलामैच करण्यासाठीक्लिप्सनास्लाइड करा
जेव्हा हे होईल तेव्हाऑडियो ओग फॉर्मेट मध्ये सेव करा
एफएफएमपीईजी कमांड्स वापरूनओरिजिनल ट्यूटोरियलनेविडिओ वेगळा करा
डब केलेलाऑडियो आणि पृथकविडिओमर्ज करा यानेडब्बड ट्यूटोरियल तयार होईल
स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट हा तल्क टीओ टीचर प्रोजेक्टचा भाग आहे जोwwwspoken tutorialorgद्वारा समन्वित आहे आणिआई आई टिबॉम्बे द्वारा विकसित केला आहे
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया कडून मिळाले आहे
या बद्दलअधिक माहितीhttpspoken tutorialorgNMEICT Intro
सहभागासाठी धन्यवाद